हे एक अस नदीच तीर्थाटन स्थळ आहे त्या तीर्था मध्ये --

त्या स्टेज वर खूप अशे लाईट लावलेली आहेत.

एक स्टेशन ये त्या स्टेशन मध्ये काही लोक बसलेले येत काही उभे येत काही फोन वर बोलत आहेत.

हत्ती धुतायेत हत्ती वर एक माणूस उभा आहे मस्त असा हत्ती धुताये एक काठी ये एक टोकर ये त्याच्या हातामध्ये.

घराचं बांधकाम चालू आहे त्या घराचा बांधकामामध्ये काही कामगार काम करतायत कामगार काम करून पण मालक पण उभा आहे.

आणि मोठ्या पद्धतीने अशे खडी पण खडी पण ये तिथे नळी ये मोठ्या पद्धतीने मस्त काम करतायेत ते आणि छान पैकी घर बांधत असून असं माझं मला वाटत.